हे एक पुस्तकालय आहे आपण संगणकाचे कोर्से शिकत असतो जस कि महा एम.यस.सी.आई.टी --

तसे इथे इथे पण खुप सारे बुक आहेत जावा पायथॉन चे दिसत आहे इथे.

गिटार गिटार खूप छान इथे त्यांनी लावले मुजिअम मध्ये लावलेल आहे.

हा इथे कचरा थोडासा आहे.

इथे दिसत आहे आणि त्या घसरगुंडी वरून घसरत येऊन पा--